अ विराज आता जस बोललास कि एस एस सी ए करणार तर,

हो इन्फॉरमेशन घेतलीये तू बारावी नंतर किंवा पंधरावी नंतर पण करू शकतोस. समजा जर बारावी नंतर केलं तुला सगळे,

म्हणजे एकूण एस एस सी ए मध्ये चौदा सबजेक्ट असतात,

पंध पंधरावी नंतर दिलसतर तुला चार सबजेक्ट एक्सामटेड असतात, त्यामुळे बेनेफिट असते, अच्छा असं म्हणजे चौदा किंवा चार सबजेक्ट, हाच तुझा बेनेफिटे कारण त्याच्या मध्ये,

बाकीच्या कोर्सेस मध्ये कस तुला एकदम, सगळ्या विषयाचे देयचे असतात. त्याच्या मध्ये जर सहा विषय असतील तर सहा विषयाचेदेयचे असतात.

एक विषयाला चार महिने लागायचे आणि ते चार,

असे अस अस ते देऊ शकतोस हा एक बेनेफिटे त्याच्यामध्ये, तुला एका विषयावर चांगला अभ्यास करायला मिळतो.

एक्साक्टली सब्जेक्ट कोणते यांच्यामध्ये अशे म्हणजे नाव, नाव तर मला तर नाही कळणार तू नाव सांगशील ती, पण त्याच्या आत मधला पोरशन किंवा काय तुला माहितेय.

अजून भरपूर अशे चौदा कॉर्सेसेत ते अजून सांगायला गेलं तर भरपुरेत.

अच्छा असा जो बोलतोस कि, पण मर्चंट नेव्ही पण तुझ्या साठी चांगला होता मी ऐकलेलं कि तुला, एन सी सी मध्ये होतास तू तीन वर्ष तर तुला नेव्ही मर्चंट नेव्ही, किंवा एअर फोर्स सगळं तुला असं म्हणजे सुट केलं तुला म तू गेला का नाही.

किंवा फॅमिली पासून दूर जावं लागत मी कसाय,

बघ सहा महिने तुला जॉबे किंवा नऊ महिने बोल त्यांचे म्हणजे जशे,

नऊ महिने किंवासहा महिने बोललास तर तुला, शिप वरती असणार तू राहून असणार,

तीन महिने तू फॅमिली सोबत स्पेंड करू शकतो आणि तुला नऊ महिन्याचा पगार पण भरपूर असतो तिथे. अच्छा कसंय रे मागच्याच वर्षी माझ्या वडिलांचीझाली होती.

तिच्याशी बोलायला तिच्या सोबत राहायला तिला आधार म्हणून, म्हणून मी ते नाही निवडलं कारण मी ते,

मर्चंट नेव्ही च्या ह्याच्यावरती जाईल तेव्हा मला, म्हणून ती एकटीच पडेल त्यामुळे तिच्यासोबत राहण्यासाठी मी निवडलं.

फोन युज करायला देतात किंवा नाय तर, ते देत असतील तर चांगलीच गोष्ट ना कि व्हिडीओ कॉल असेल कॉलिंग असेल, अजून जर तुला असं असेल कि तुला पर्सनल टाइम स्पेंड करायचा म्हणजे इन पर्सन राहून,

जस तुला फक्त कॉलिंग किंवा व्हिडीओ कॉल करायचा असेल तर,

माझं कसय रे मी कस फॅमिली ओरिएंटेड पर्सने मला, फॅमिली लागते कारण म्हणून मी ते नाही निवडल, कारण मला त्या विषयी जास्त,

बाकी तुझा प्लॅन काये या व्हॅकेशन मध्ये?

अरे व्हॅकेशन म्हणजे आपली आता सेम सिक्स संपेलच आता म्हणजे, फेब्रुवारी अ मार्च किंवा एप्रिल मध्ये एक्साम्स संपतात असं मी ऐकलेलं. मग एप्रिल नंतर तुझा व्हॅकेशन चा प्लॅन असेल,

एप्रिल नंतर नाही आत्ताच जानेवारी महिन्या मध्ये आमच्या चाळीतली लोक आम्ही सर्व मिळून,

किंवा असत्यामूळ मी ते,

जस समाज तुला उलट्या वैगेरे होतायत तर तुला,

नाही इफेक्ट करत कारण मी असं भरपूर वेळा अ, अस झालाय माझ्या सोबत मी मेडिसिन घेतले तरी पण मला तो झालाय.

हो त्या वासाने मला एकदम चक्कर सारखं येत ते उलटी बिलटी होते म्हणून मी, नाही जात बस ने मी जास्त करून ट्रेन ने प्रवास करायच, बघ बघ बघतो किंवा ट्रेन नेच जास्त प्रवास करतो मी. अच्छा म तुझ्या कडे अशी म्हणजे बाईक वैगेरे,

तर तू बाइक वैगेरे घेतली असशील तर तू फिरू शकतोस ना बाइक वर. बाइक चालवणं कोकण मध्ये अ पॉसिबल नाही कारण ते कोकणातले रस्ते थोडे अशे,

त्या मूळ बाइकत्यामुळं कस मला जास्त ड्राइविंग पण जास्त करू नाही शकत मी. कारण बाइक नि जास्त पॉसिबल नाही. बर बर अरे पण मग तुझ्या कडे आता समज तू तू वेहिकल नाही तुझ्याकडं म्हणजे, आता मी आता नाईंटीन म्हणजे तू नाईंटीनच असशील, मी तुझ्या कडे लायसन्स वैगेरे आहेत सगळे म्हणजे टू व्हीलर फोर व्हीलर. अच्छा अच्छा पण कोकणामध्ये कसाय बाइक ने जाण पॉसिबल नाही. तिकडं फॉर व्हिलर किंवा बस नेच जाऊ शकतोस किंवा तुझ्या कडे, टू व्हिलर ने ते पॉसिबल नाहीये कारण तिथले रस्ते किंवा कस,

नुसते पावसाळे असतात किंवा हे खड्डे भरपूर असतात तिथे,

मी असं ऐकलेलं कोकणामध्ये जास्त करून रिक्षा वैगेरे चालतात. तिथे फोर व्हीलर नाही टू व्हीलर नाही पण रिक्षा जास्त चालतात असं मी ऐकलेल. पण तुला पण माहितेय कि माझं गाव कोकण नाही सातारा, कोकण बद्दल तुला जास्त माहिती असेल तुझी आत्या राहते बोलतो तुझं,

पण मी बोलतोय कि मुंबईतले आपले रस्तेत तिथे तू चालवू शकतोस ना मग तुझ्याकडे लायसन्स वैगेरे आहेत.

कि नाही म्हणजे असं तुझ्या कडे नसेल तर आपण एकत्र जावून काढूयात कारण कि माझ्याकडे पण नाहीये सध्या लायसन्स. हो तो एक कारण माझ्याकडे लायसन्स नाही कारण, माझ्याकडे एक बाइक होती ती आता खराब झालीये

प्रवास करू शकतो दुसरीकडच्या वेहिकल ने त्यामुळे मी,

तू बोलतोस तर मी आता मी चार पाच दिवसांनी मी कोकणातून रिटर्नच येणारे तर आपण,

ठीके चालेल आपण काढूया लायसन्स वैगेरे काढूया अजून,

मुंबई मधी जिथे आपण जाऊन खाऊ शकतो असं म्हणजे, फुडी तुला माहितेय फूडी इतका नाही बट, स्टॉल्स सगळे अशे तुला माहिती असतील तर तू सांगू शकतोस. हो मला पण भरपूर अशे माहितेय कि

किती मी तुला माहितेय मी भरपूर फूडी खाण्याच्या बाबती मध्ये मी भरपूर असा हे उतावळाय. तर मला अशे भरपूर स्टॉल्स माहितेयआजून,

अच्छा पण कसले स्टॉल्स माहितेय तुला अशे स्टॉल्स किंवा हॉटेल्स रेस्टोरंट काही बोल. मला मस्त पैकी मी इंडियन खाऊन

अ जापनीस किंवा अशी कोणती तरी मेक्सिकन खान खायचेत. जापनीस मला खाण्यामध्ये मला जास्त करून जापनीस सुशी खाण्याची जास्त इच्छा मला.

चांगली इथे मुंबईला भेटते कारण मुंबई ला जे हॉटेलेत, तिथेच जास्त करून विदेशी खान किंवा असं, म्हणजे विदेशी गोष्टी

म तू विदेशी पितोस पण कि फक्त खातोस?

अच्छा आजून म्हणजे तू कॉलेज मध्ये जाऊन अजून पण चांगलाचेस.

अच्छा चांगली गोष्टय चांगली गोष्टय. म आता तू कुठेस घरात कि घरा बाहेर आहेस कि कुठं तरी असं,

ऍक्च्युली माझ्या मामा सोबत आलोय तर तोच मला फिरवतोय बट मला, कोणतच बीच च नाव माहिती नाही कायच माहिती नाही. त्याला म्हणजे विचारायचं आहे पण तो ऍक्च्युली तोडा बाहेरे,

अ म्हणजे मी बीच वरती असे राउंड मारतोय बघत होतो कि बीच मध्ये, पाणी पण इकडचं तू पाणी बोलशील ना तर, आपल्या मुंबई पेक्षा तर भरपूरच चांगलय. मी असं ऐकलंय कि तुमच्या बीच च्या इथे डॉल्फिन भरपूर दिसतात.

पावसाळ्याच्या महिन्यात दिसतील ते पावसाच्या महिन्या मध्ये तुला ते जास्त अशे डॉल्फिन बघायला मिळेल. अच्छा पण तुला कोण बोललं कि अशे, अ कोकण च्या बीच वरती डॉल्फिन असतात कि तू स्वतः बघितले कि तुला कोणी सांगितले?

तो बघतो पावसातुन कि तिथं डॉल्फिन असतात. आपल्याला बघायला भेटले तर चांगली गोष्टय कारण ते जास्त ह्याच्या मुळ दीसत नाहीत. अच्छा अरे मी अजून तरी मी कधी बघितले नाही डॉल्फिन आणि मी असं ऐकलं पण नाही बट, मी माझ्या मामाला नक्कीच विचारेल कि डॉल्फिन इथे दिसतात,

जर तू बोलतोय रेनी सिसनं मध्ये जास्त दिसतात तर, आपण म मी तर रेनी सिसन म नक्कीच येईल व्हिसिट करायला इकडे, जर डॉल्फिन दिसत असतील तर बघायला तर नक्कीच येईल, कारण कि आटा परियंत फक्त डॉल्फिन मी बघितलेत तर ते, अ असत ना आपलं सी एस टी साइडला, सी फोटो मध्ये बघितलेत बट आणि सी एस टी ला ते आपण हेये, अ फिश टॅंक वैगेरे असतात ना त्या मध्ये मी असं म्हणजे बघितले एकदा दोनदा फक्त, ते खूप लहान पाणी बघतील ते पण, आपली पहिलीची ट्रिप गेलेली तेव्हा बघितलेल मी. त्या नंतर मी कधी डॉल्फिन नाही बघितले अशे म्हणजे मोठे माशे बोलशील किंवा डॉल्फिन,

आता या रेनी सिसन मध्ये म मी नक्कीच व्हिसिट करेल.

अरे रेनी सिसन मध्ये आमच्या क्लास ची पिकनिक गेलेली आम्ही ट्रेकिंग ला गेलेलो ना अ हरिश्चंद्र गड माहितच असेल नाशिक साइडला तो,

मी ऐकलेलं कि तुमची पण ट्रेकिंग गेलेली. आमची ट्रेकिंग राजगड ला गेलेली भरपूर आम्ही मजा केली.

अ दहा दहा वाजता काय तरी दहा नऊ वाजता,

ट्रॅकिंग मध्ये अक्खा दिवस तिथं पाऊस येत होता.

पावसाची थेंब

कोण तरी वरन अशी बर्फाची गोळे टाकताय असं आम्हला फीलिन्ग येत होती. काय बोलतो हरिश्चंद्र गडला आम्ही गेलेलो ना तर तिथे पण सेम म्हणजे आम्ही, इथून आम्ही रात्री गेलेलो आठ वाजता, आठ वाजता इथे आमची बस होती म्हणजे क्लासनीच अरेंज केलेली सगळी बस होती आणि अ

म्हणजे ट्रेक लीड करायला पण दोन हे होते,

म आम्ही इथून गेलो आठ नऊ वाजता गेलो काय तरी आणि सकाळी तिथे पोहोचलो चार सडे चार परियंत आमचा ऍक्च्युली प्लॅन होता कि आम्ही रात्रीच हितून ट्रेक स्टार्ट करणार, म्हणजे त बेस कॅम्प व्हिलेज होत तिथून आम्ही रात्रीच ट्रेक स्टार्ट करणार होतो, बट ऍक्च्युली थोडा, ट्रॅफिक मुळे आपल्या लेट झाला तर आम्ही तिथे साडेचार परियंत पोहोचलो. आम्ही सकाळी स्टार्ट केली ट्रेकिंग साडे चार पाच वाजता स्टार्ट केली आम्ही पाच,

कोकण कड्यावरती कोकण कड्याला आम्ही, एट लिस्ट एक वाजेपरीयंत पोहोचलो असेल नाही सॉरी सॉरी एक नाही अ, नऊ साडे नऊ परियंत पोहोचलो असेल आणि मग तिथे थोडे अशे फोटो वैगेरे काढले बट ,

तो युज करू शकतो म तो पावसा मध्ये आम्ही त्यातूनच फोटो काढलेले.

अँड देणं रात्री अ रात्री नाही सॉरी, परत सकाळीच तिथून आम्ही अ खालती येयला निघालो. देणं खालती येता येता आम्ही मॅग्गी दिलेली आम्हला. देणं मॅग्गी नंतर आम्ही मग खालती ट्रेक स्टार्ट केली खालती येत होतो आम्ही अशे, देण त्याच बस ने आम्ही परत रिटर्न आलो आणि ते

अ मस्ती केली भरपूर आम्ही

अरे चांगलीच गोष्टय रे तू भरपूर काय काय बघितलंयस अजून राजगड म्हणजे कस येत म्हणजे,

अ म्हणजे कसय किती उंच असं तुला काय माहितीये? राजगड बघायला गेलं तर भरपूर उंचय तो ट्रेक. पण तिथे एवढं म्हणजे तू हरिशचंद्र गड ला गेला मागच्या वर्षी,

राजगड हरिश्चंद्र गड पेक्षा भरपूर उंच पण तो हरिश्चंद्र गडामधे भरपरे किंवा भरपुरे

हो अरे हरिश्चंद्र गड ला जायला म्हणजे तुला, अ पाच रस्तेत त्यामधल्या आम्ही एकाच रस्त्यांनी गेलेलो आणि तो पण म्हणजे असं सोप्पा होता म्हणून आम्ही तो चूज केलेला. कारण कि क्लास ची सगळी मुलं होती म्हणजे सोप्पाच वे जायला पाहिजे ना.

त्रास नको म्हणून आम्ही सोप्पाच वे पकडलेला ब, ते पुढे अजून हार्ड होती हार्ड लेवल ला होती म्हणजे, जो सोलो ट्रॅक करतो त्याला सगळी ठिकाणची इन्फॉर्मेशन तो तो युज करू शकतो तो रोड.

आम्ही राजगड ला वरती गेलो आम्हला वरती टिकवरती पोहोचायला वेळ लागला कारण मुली पण भरपूर होत्या, मुलं तर लगेच चढू शकतात पण मुलींना चढायला, जास्त वेळ लागतो त्यामुळे आम्हला थोडा वेळ लागला वर, हो असं मुलींना कमी समजून चालणार नाही बट, काही काही मुलींकडे म्हणजे अस तू बॅग असेल वेट असेल, तर हा होऊ शकतो थोडस त्रास होतो मुलींना पण कधी तरी.

इंफिडीएसटीक असतात त्यांच्याकडे अशी म्हणजे स्टॅमिना जास्त असतो म ते चढतात पटापट बट,

सिंहगडदोन चार मित्राचे

त्यामुळं ते मध्ये मध्ये स्टॉप घेत जाते होते वर.

तेच बोललो ना मी कि काही काहींना होतो त्रास. बट आता व्यायाम करून जाणार एवढे एक्सरसाईस करून जाणार तू, लेग्स मारून जाणार जिम मध्ये तर ओबुअस्ली त्रास होणारच ना त्याचा.

माझ्या एक मित्राची अस एक गोष्ट झाली कि त्याच्या, बस मध्ये हेडफोन हरवलेला त्यामुळे ते पूर्ण

तुझ्या मित्राची ऍट लिस्ट रेनकोट हरवला मी तर घरातून निघतानाच रेनकोट घेऊन गेलेलो,

तशी आमची ट्रिप अशी पूर्ण मजेत गेली पण जेव्हा येताना आम्हाला,

येताना पावसाचीजास्त वाढलेली.